आणि त्याच्या मागून साइडला कट मारलेला आहे त्याच्या--

इथे एक डेकोरेशन दिसत आहे ख्रिश्चन साइड च.

इथे एक मला किल्ला दिसत आहे.

आणि त्याच्या नंतर बिल्डिंगच्या मध्ये काही लहान लहान खिडक्या दिसत आहे.

आणि पाणीमध्ये काय झाड दिसत आहे.

आणि तलावाच्या बाजूला हिरवी हिरवी काही झाड दिसत आहे.

अन त्या टेबला वरती लहान बॉक्स दिसत आहे कलरस कलर चे.

आणि मागे पताच्या शेड च्या मागे मोठी मोकळी जागा दिसत आहे.

आणि खाली माणूस बसलेला दिसत आहे जो काम करत आहे.

गवत वगैरे दिसत आहे अन समोर लहान झाड दिसत आहे.

आणि लहान लहान झाडे दिसत आहे आणि काही मोठे झाड दिसत आहे.

इथे मला बस स्टँड दिसत आहे त्या बस स्टँड मध्ये फुथपाथ वरती काही लोक जात असताना काही लोक येत असताना आणि लोक एक दुसऱ्याकडे व्यक्ती बगत आहेत.

अण या बँक च्या समोर एक दोन व्यक्ती उभा राहिलेले दिसत आहे.

अण बँकच्या समोर गेटापाशी काही लहान झाड दिसत आहे.

या मंदिरा मरती वरी मला एक झेंडा लावताना दिसत आहे.

अण पायर्याच्या खाली फरशी वगैरे दिसत आहे.

इथे मला एक कार्यक्रम दिसत आहे अण या कार्यक्रमा मध्ये मोठ हाॅल मध्ये कार्यक्रम मध्ये काही व्यक्ती इथ दिसत आहे काही माणस बसलेले--

अन काही माणसे हे खुडच्या वरती बसलेले दिसत आहे.

अण त्या खुर्ची वरती एक टॅवेल ठेवलेली ल आ रो अ रुमाल ठेवलेला दिसत आहे.

इथे एक रुम दिसत आहे या रुम मध्ये लाइट्स दिसत आहेत.

अण पांढरी लाइटस दिसत आहे अण समोर एक व्यक्ती माणुस उभा राहिलेला दिसत आहे त्याच्या हातामध्ये एक गन आहे.

अण इथे काय झाड दिसत आहे लहान मोठे आणि एक लहान खंबा दिसत आहे मला --

इथे मला एक रुम दिसत आहे मोठ य रुम मध्ये मला काही ही सोफे वगैरे आणि टेबल दिसत आहे.

इथे मला एक लहान स म्हणजे मैदान दिसत आहे.

अन या मैदाना मध्ये काही एक झोपडी टाकलेली दिसत आहे.

ज्यान हे टी-शर्ट घातलेल दिसत आहे.

अण त्या मुलाच्या हातामध्ये एक मोबाइल आहे.

अन ते माणसं काही मशीना म मध्ये काही टाकत आहे वगैरे.

इथे मला एक मुलगा दिसत आहे तो सलुन च्या दुकाना मध्ये दिसत आहे.

अन काही खाली विठा पडलेल्या दिसत आहे अन मागे काही ल मोठे झाडे दिसत आहे.

आणि त्या कॅट्रस च्या मध्ये सिताफळे दिसत आहे आणि खुप सारे सिताफळे दिसत आहे.

आण त्या क्रॅट्स च्या मध्ये काही सिताफळे आणि काही--